असं वाटत आहे इथं छान फ्रेश मच्छी मिळेल मच्छी घेऊन घरी जाऊया.

टीचर्स लोक प्रोजेक्ट बद्दल माहिती देत आहेत उम मुलांना त्याच्याबद्दल माहिती मिळत आहे.

एक छान मोठी अशी सुंदर बिल्डींग दिसतं आहे बिल्डिंगच्या बाजूला छान असे झाडं झुडपं गार्डन --

माऊस बद्दल माहिती कम्प्युटर बद्दल माहिती अच्छा शिकवण्याची पद्धत छान वाटत आहे.

उम्म हम्म सगळीकडे हिरवंगार हिरवंगार उम्म हम्म छान छान दिसत आहेत सगळं वातावर--

खूप सारे बाया आणि माणसांची गर्दी दिसतं आहे. सगळी बाया आणि माणसे तोंडाला मास्क लावून उभे आहेत.

हि एक छान बेकरी दिसत आहे हम्मम मला तर वाटते ह्या बेकारी मध्ये खुपसारे पनीर पेढे --

पिंजरे खूप सारे पिंजरे दिसत आहेत इथं अच्छा पिंजर्यांमध्ये आपण पोपट पक्षी वगेरे ठेवतो .

उम्म का बरं ठेवतात पिंजऱ्यांमध्ये पक्षांना असं ठेवू नये पण पिंजऱ्यात पक्षांना मोकळ्या आकाशातच पक्षी छान वाटतात .

मला वाटतं लोकं कमी बिमार पडतात आता हो.

हम्मम जिम मध्ये खूप साऱ्या मसनी लागलेल्या आहेत असं वाटतं आहे आता जिम मध्ये जाव लागते माझ्या मिस्टरांना घेऊन .]

हॉल मध्ये तर खूप पॉस चेअर दिसत आहेत .

कारण मला तिथे ना मुलं आणि मुली दिसत आहेत कोणत्यातरी चांगल्या कामासाठी अरेंजमेंट होत आहे असं वाटत आहे.

इथं मला एक हा एक बँक दिसत आहे बँक आहे बँकचा उपयोग पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी होता तो .

गोरगरीब लोकं प्रायव्हेट दवाखान्यात जाऊ नाही शकत.

काही लोकांच्या गाड्या अच्छा ट्रेन च्या एवढ्या फास्ट म्हणजे सॉरी ट्रेन इतकी फास्ट चालते की--

अ हा एक रेल्वे स्टेशन दिसत आहे रेल्वे स्टेशना मध्ये मला वाटतंय बाया लोकांची गर्दी दिसत आहे बाया माणसांची अ--

आणि तिकीट नाही काटली तर बघा आह टी_टी कसं पकडून ड सॉरी आह पोलिसमध्ये नेतो म्हणून त्याच्यासाठी आधी--

अशा काहीतरी डिशेस मिळत असतील कारण लोकं मला येतानी दिसत आहेत इडली डोसा खाण्यासाठी असं वाटतंय आपणही जावं इडली डोसा खायला.

येठी आपली सेक्युरीटी असते बिना गेटनं तर आपण राहू नाही शकत .

गेट नसतं ना तर खरंच घरामध्ये चोऱ्या झाल्या असत्या घर असो ऑफिस असो अदरवाईज बाकीच्या काही गोष्टी असं पण गेटची खूप आवश्यकता अस--

खरं चांगली आहे ना एखाद्या माणसाला एखाद्या माणसाच्या जवळ खूप सारं सोनं असेल पण त्याच्याकडे पैसेच नसतील तर इथं जाऊन आपण आह--

आपलं गोल्ड विकून ते आपल्याला लोन देऊ शकतात म्हणजेच पैसे देऊ शकतात त्या त्याच्यामुळे आपले खूप सारे कामं होऊन जात--

इथं एक पास्टर उभे आहेत वर आणि वधू आहेत आजूबाजूला--

जे एक पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी कोणत्या विषयावर तरी संवाद करत आहे कोणत्या विषयावर संवाद करत आहे ते काय समजून नाही येत आहे.

अरे वा इथ छान लग्नाचा मंडप आहे मंडप इतका छान सुंदर सजवलेला आहे असं वाटतंय इथ लग्न होईल आता.

मस्त छान तयारी करून देत आहे मला वाटतंय की नवरी असेन तिला छान तिची तयारी होत आहे .

आणि त्या दुकानाच्या जवळच असे तीन चार छान छोटे-छोटे मुल आहेत एक मुलगी तर छान परीचे ड्रेस घालून उभी आहे.

की लग्न असो या ऑदरवाइज बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ज्यांच्यामध्ये आपल्याला डी जे आवश्यक असते.

हा एक मॉडेल किचन दिसत आहे खूप छान पद्धतीने सजवलेलं आहे एक मॉडेल किचन मॉडेल किचन मध्ये सगळे साहि--

ते ठेवण्यासाठी एक परफेक्ट जागा सेट केलेली आहे त्याच्यात अवन --

आणि त्यांची छान देखरेख होत राहते. देखरेखीसाठीच मला वाटतंय हा जनरल वाॅर्ड आहे आणि तिथे एक सगळ्याच गोष्टीची व्यवस्था--

आज ह्या दुकानाचा शुभारंभ होत आहे मस्त दुकानाला छान सजवलेलं आहे फुग्यांनी .

छान निसर्ग रम्य देखावा दिसत आहे छान हिरवीगार छान दिसत आहे असं वाटतं आहे.

गोडाऊनला लागून एक मोठी गेट दिसत आहे आणि गेटच्या जवळ एक अ सेक्युरिटी आहे सेक्युरिटी राहण्याची सेक्युरिटीला राहण्यासाठी एक छान इथं व्यवस्था केलेली आहे.

आणि इथं धूम्रपान करण्यास सक्त मनाई दिसत आहे.

प्रदर्शनी वाटत आहे प्रदर्शनीला असं म्हणजे खूप मुलींची गर्दी दिसत आहे.

बनवून आणलेत आणि मॅडम त्या मुलींनी जे काही बनवून आणलेले ते छान निरखून बघत आहेत.

सारे खिलोने आ बिस्किटं टॉईज खूप सारे आपल्या घरातल्या वस्तूच्या म्हणजे खरेदी विक्री होत आहे.

छान चमचमीत चेअर लागलेली आहे मला वाटत आहे इथं तर खूप छान जेवण मिळत असेल वेगळ्या वेगळ्या डिशेस मिळत असतील असं वाटत आहे रेस्टॉरंटमध्ये जावं लागतंय एकदा.

आह जवळच असं छोटंसं शिवलिंग दिसत आहे .

आणि हा देखावा तर खूपच छान दिसत आहे असं वाटत आहे की अजून सज--

शांततेची प्रतिक म्हणून बुद्धाची इइ सॉरी शांततेचे प्रतिक म्हणून आपण अ इथं श्रद्धेने जातो.

ती प्रकारचे स्लाईड आहे तिथं किती खेळणं आहे मुलांचं छान मनोरंजन होत असतं बरं इथं .

काय दिसायला सुंदर दिसते ओ हि बिल्डींग ह्या बिल्डींगचं घर मलिक मला वाटतंय बिल्डींगमध्ये उभं आहे ओ माय--